तरी त्याचा पण part two निघालाय जसं साथ निभाना साथिया two ती पण आता खूप अं चालत आहे पण साथीया ही ही serial तर मला असं वाटत ती दोन चार वर्ष खूप भारी चालली आणि तिला अं खूप जण बघत पण होते कारण की तीच अं साथिया ही serial अं म्हणजे सगळं सा~ जी गोपी आणि तिची सासू त्यांचं खूप अं असं खूप छान होती ती serial पण आणि तीच serial नाही तर आणखी भरपूर serial आहे राधाकृष्ण सिरीयल ही पण serial खूप छान आहे राधाकृष्ण serial मध्ये पण अं खूप छान दाखवलेलं आहे जसं की जून दाखवलेलं काय माघ राधाकृष्ण च कस झालेलं आहे काय सगळं दाखवलेलं आहे त्यामध्ये पण ती serial पण बघण्यासारखी आहे आणि त्या मध्ये पण भरपूर knowledge आहे राधा कृष्णांची त्याच्यामध्ये ड dressing ते पण खूप छान दाखवलेला आहे आणि त्यांची म्हणजे jewellery पण फुलांच दाखवलेला आहे कृष्णाच पण खूप छान दाखवलेला आहे जसं अं त्यामध्ये त्यांनी मोर पंखांचं पण डोक्याला लावलेलं ते म्हणजे त्या मध्ये समज खूप knowledge आहे जे आपल्याला जे लहान लेकरांना माहीत नसतं की अं राधाकृष्ण झालेले काय तर त्या मालिकेमधून सगळं बघता येत आणि सांगता येत म्हणजे आपण कहाणी सांगितल्यापेक्षा जर serial पाहिली तर अं म्हणजे सगळ्यांना लवकर समजते आणि त्यामधून खूप knowledge पण भेटतं आणि अं एक entertainment पण होतं त्यामुळे राधाकृष्ण सिरीयल ही पण खूप छान आहे आणि त्यांच्यामध्ये राधा नी जी character केलेला आहे ते पण खूप छान केलेला आहे आणि कृष्णाने पण कृष्णाचा पण खूप छान दाखवलेला आहे आणि राधा कृष्णाचं आणि बलरामच पण खूप छान दाखवलेला आहे बलराम च पण किती छान ड dressing ते आहे आणि त्यातली सर्वांचीच dressing खूप छान आहे आणि पूर्ण jewellery अं फुलांचच बनवलेला आहे आणि अं त्यामुळे ती serial पण खूप जण बघतायेत आणि ती serial पण खूप छान serial आहे आणि ती serial नाही तर आणखी भरपूर serial आहे ज्या बघायला पाहिजे अं आणखी ही पण serial खूप छान आहे इश्कबाज serial पण खूप छान serial आहे इश्कबाज serial मध्ये पण अं खूप छान दाखवलेला आहे जसं की ते तिघ भाऊ असतेत तीन भाऊ असते तर त्या तीन भावांमध्ये मोठ्याचं नाव हे शिवाय असतं अं आणि दोन नंबर च भाऊ असतो त्याचं नाव ओमकार असत आणि तीन नंबर च जो भाऊ असतो त्याचं नाव रुद्र असतो तर अं ओमकार हा अं खूप छान दाखवलेला आहे त्यामध्ये पण तो खूप चिडचिड ते करत असतो आणि अं ओमकार त्या तिघांची जोडी पण खूप छान दाखवलेली जसं की ते सख्खे भाऊ नसते तरी पण ते एकदम सख्या वाणी राहतेत आणि अं खूप छान राहतेत तर त्या serial मध्ये भावांविषयी पण दाखवलेला आहे आणि त्यानंतर त्या तिघांच्या जी जोड्या असतात जे समाज अं couple म्हणता येईन तर ते अं इश्कबाज मध्ये अं शिवायची

ज्यामध्ये अनिका आणि त्यामध्ये comedy पण खूप होतं असत जस इश्कबाज मध्ये त्या दोघांची आ~ आनिका आणि शिवायची comedy खूप होत असती अं खूप खूप comedy होते आणि comedy च नाही तर अं त्यांच्यामध्ये भांडी पण सारखे होत असतात आणि त्यानंतर च अगोदर ती तिथे कामाला असती अनिका शिवायच्या घरी शिवाय हा खूप श्रीमंत असतो आणि अनिका ही खूप गरीब असती आणि अं त्यामुळे शिवायच्या घरी अनिका कामाला लागती त्याची अं त्याच्या घरी कामाला लागती आणि त्या~ त्यांच्यासाठी support ला पण दादी असतात आणि त्या दादीमुळे त्या दोघांचं अं प्रेम होता आणि त्यानंतर ते दोघं लग्न करतात तर अं त्या serial मध्ये पण खूप छान दाखवलेला आहे की अं त्या दोघांची जोडी पण छान दाखवलेली आहे आणि comedy पण ती serial तर मला तर ती serial खूप आवडते आणि त्या serial मध्येच जो दोन नंबरचा ओंकार आहे त्याची गौरी ना~ गौरी असती ती पण खूप छान असती अन पण त्या दोघांचं starting ला जमत नसत अगोदर लग्न करायच्या timing ला ओमकाराला तिच्यासोबत करायचं नसतं पण तरीपण नंतर ते दोघे पण इतके छान होऊन जातात अं ती serial पण खूप छान आहे आणि तीच serial नाही आणखीन आणखी एक serial आहे ती serial पण खूप छान आहे जसं की मी आत्ता म्हणले की तीन भाऊ असतात तशीच एक बहिणीवर पण serial आहे हजारो मे मेरी बेहना ती serial पण खूप छान आहे एक हजारो मे मेरी बहना त्या serial मध्ये पण असं दाखवलेला आहे की अं दोन बहिणी असतात ती पण serial main म्हणजे खूप जुनी आहे आणि खूप चालली होती अं अं त्यामध्ये असं दाखवलेला आहे त्या दोघी बहिणी असतात आणि त्यांना आई वडील नसती तरी पण त्या अं खूप म्हणजे अं त्या त्यांच्या अं म्हणजे आजी असतात त्याच्यासोबत राहत असत्यात अं तर त्या दोघी त्यांची पण जोडी म्हणजे अं त्या सख्ख्या बहिणी असतात पण एवढं छान राहत्यात बहिणी बहिणी अं starting ला तर मोठीचं नाव जीविका असतं आणि लहानिच नाव मा~ मा~ मानवी असते त्या दोघी पण खूप छान राहतात लहानपणी त्यांची आईवडील ही नसतेत आणि त्यामुळे त्या दोघीच असतात तर ती जीविका ही खूप छान दाखवलेली त्या serial मध्ये जीविकाचं खूप समजून घेती ती आणि मानवी ला पण कधी पण समजून सांगती आणखीन एकदम अशी आई तिला आईची कमी अशी वाटलीच नाही जीविका मुळे जीविकानि तिला खूप अं हे दाखवलं असं प्रेम केलेला आणि आईची अशी कमतरता भासू दिली नाही ती खूप दोघी खूप छान राहतात आणि मानवी ही अशी अं म्हणजे समजदार जास्त नसती आणि जीविका जास्त समजदार असती पण मानवीच तसं नसतं मानवी ही अं अशी अं काय अं भुला अं म्हणजे अशी हे करत असती जास्त comedy करत असती हसी मजाक करत असती अं खूप छान दाखवलेला आहे त्यामध्ये आणि त्यामध्ये त्यांचं गाणं पण दाखवलेला आहे एकदम छान वाटतं ते गाणं एकदम छान वाटत ते गाणं एखाद मेरी बेहना त्यामुळ

अं या serial मध्ये असं दाखवलेला आहे की ये हे मोहब्बते मध्ये अं त्यांचा intercaste असत तरी पण ते खूप छान अं राहतात जसं की त्यांचं तर प्रेम ते नसतं पण त्याचं अं त्यांची जी मुलगी असती ना त्या मुलींमूळ त्याचं लग्न होत तिचं नाव असतं रुही आणि रुही पण खूप छान दाखवलेला आहे ती छोटी असून पण तिचा character ते खूप छान करते आणि रुही अं रुही ही अं ये है मोहब्बते मध्ये रुही अं असती ना अं ती खूप छोटी असती आणि लहानपणा पासन आणि त्या नंतर पण ती serial एकदम ती पण serial खूप चालती आणि ती serial पण खूप चालली ती serial अं त्या मध्ये अं intercaste झालेलं असतं जसं अं की तिनं नं अं पंजाब ची अशी तो पंजाबी असतो आणि अं ही south indian असती तर त्या मध्ये असं दाखवलेल आहे intercaste एकदम घरासमोरच राहत असतेत तर मग ती रुही असती तर रुहीला इशिका खूप आवडती आणि इशिकाला पण रुही खूप आवडती तर ते दोघे एकमेकांना जास्त आवडत असतात तर त्या तर तिला अं तिला आई असती रुही ला पण भांडणं असतो त्याचं आणि

इशिका आहे ना ती खूप तिला समजून सांगत असती आणि इशिका अं ही दंत अं दाताची डॉक्टर असती त्यामध्ये पण असं दाखवलेला आहे की इशिकानी पण खूप काही अं काय हे केलेलं आहे जसं की अं त्यामध्ये असं दाखवलेला आहे की एक डॉक्टर असून पण घर पण सांभाळून तिन्ही hospital मध्ये जायची आणि hospital मध्ये पण अं hospital पूर्ण सांभाळायची hospital मध्ये काम करून ती घरी यायची म्हणजे त्यांचं लग्न झाल्यानंतर पण ती दवाखान्यात जायची आणि दवाखान्यात जाऊन काम म्हणजे अं म्हणजे अं म्हणजे दवाखाना चालवून घरी येऊन सगळं करायची अं म्हणजे job विषयी मला तर ते खूप छान आहे अं serial मध्ये अं काय काय serial मध्ये खूप घेण्यासारखा आहे जसं की ये रिश्ता क्या कहलाता ही serial मध्ये पण अं दाखवलेलं आहे की

ती छान दाखवली आहे जसं अक्षरा खूप starting ला भित्री आणि ती होती जास्त तिच्यामध्ये असं confidence नव्हता आणि जास्त लोकांमध्ये म्हणजे खूप भीती दाखवली होती आणि त्यानंतर ती हळूहळू जसं अं अं हळूहळू ती इतकी प्रगती केली जसे की पहले खूप घाबरायची ती आता तिने खूप प्रगती केली तर त्यामध्ये पण खूप असं घेण्यासारखा आहे नंतर नंतर तर तिन्ही job पण केलं अं आणि म्हणजे business मध्ये पण तिनी हे केल पण खूप छान दाखवलं त्याच्यामध्ये अं अक्षरा अक्षराचीच मुलगी अं तिचं पण खूप छान दाखवलेला आहे नायरा नायरा पण नायरा अं आणि कार्तिक अं ते पण खूप छान दाखवलेला आहे अं नायरा तर दिसायला पण खूप छान आणि त्या नंतर अक्षरानंतर पूर्ण serial हे मला असं वाटतं नायरावर होती नायरांना पण serial खूप छान सांभाळली आणि अक्षराने पण खूप छान सांभाळली अक्षरावरती serial जास्त होती पण त्यानंतर सगळ जे अं अक्षरा गेल्यानंतर पण तर serial मधून अक्षरा काही दिवसांनी मधून जाती निघून आणि त्यानंतर पण अं त्या serial मध्ये सगळं हे अं नायरा सांभाळते नायरा ने पण serial मध्ये खूप छान character केला आहे नायराचं जे बोलनं ते पण खूप छान आहे अन त्या मध्ये अं त्या दोघांची जोडी अं जसं की किती पिढ्यान पिढ्या दाखवत राहिले अक्षरां कार्तिक अं नैतिक च झालेला आहे तसेच अं समोर नायरा आणि अं कार्तिक च होतं असच पिढ्यानपिढ्या समोर च जातं होत की जसं की अक्षराच्या अं मुलीचं पण नाव त्यांनी अक्षू ठेवतात अं ती serial पण खूप मोठी होत गेली आणि खूप छान serial आहे ती पण अं अशा भरपूर serial आहेत ज्या आपण entertainment मध्ये अं बघायला बघण्यासाठी आहेत आणखीन movies पण खूप आहेत आजकाल तर खूप नवीन नवीन movies आहेत movies च नाही आणखीन

जलप्रदूषण ही सर्व जगाला बेडसावणारी पर्यावरणीय गंभीर समस्या आहे जल प्रदूषणा मुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्माचे पदार्थ अश्या प्रमाणात मिसळले जातात ही त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते जल प्रदूषणा मुळे सजीवांच्या आरोग्या वर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते ते घाणेरडे दिसते व दुर्गंधीयुक्त होते मानवी कृती आणि अन्य कारणामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत प्रत्त्यक्ष व अप्रत्त्यक्षपणे बदल होतात आणि पाणी कोणत्याही कारणांसाठी वापरण्यासाठी अयोग्य ठरते या पाण्याला प्रदूषित जल म्हणतात पाण्याचे प्राकृतिक रासायनिक आणि अं जैविक गुणधर्म बदलल्याने मानव व जलीय सजीवांवर अपायकारक परिणाम करणारी जलप्रदूषण हि प्रक्रिया आहे नैसर्गिक पाण्यात एखादा बाहिय्या पदार्थ अथवा उष्णता यांची भर पडल्यास ते पाणी प्रदूषित होऊन त्याच्या मानव इतर प्राणी आणि जालीय जीव यांना अपाय होतो जगातील बहुतेक देशात जल प्रदूषण हि गंभीर समस्या बनली आहे कॅनेडा चीन भारत जपान रशिया अमेरिका इत्यादी देशात हि समस्या तीव्रतेने जाणवते पाण्यातील प्रदूषकांचे स्रोत पुढील प्रमाणे आहेत पहिले मानवी मलमूत्र व औद्द्योगिक कार्बनी अपसिस्ट मानवी वस्त्यानमधून उत्सर्जित झालेले मलमूत्र आणि औद्द्योगिक अपसिस्टातील कार्बनी पदार्थ मलवाहिन्यातून नदी समुद्र किंवा इतर जलाशयात टाकले जातात पाण्यात अति प्रमाणात कार्बनी पदार्थ असल्यास सूक्ष्म जीवांशी ऑक्सिजनाची मागणी वाढते परंतु पाण्यातील ओक्सिजनाची उपलब्ब्धता घटते त्यामुळे परीस्तीतीकीय संतुलन बिघडते व प्रदूषकांची समस्या निर्माण होते विविद्ध

ऑक्सिजन शोषून घेतला जातो त्या मुळे जल प्रदूषणाची तीव्रता वाढते सांड पाणी व मैलावाहून मेल्यान नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये रोगांचे सूक्ष्म जीव असतात अश्या पाण्यावर सौंरक्षण केल्यास काही सूक्ष्म जीवांच्या नाश होतो तर काही जिवंत राहतात असे पाणी इतर जलाशयात मिसळल्यास ते पाणी प्रदूषित होते मैला पाण्याचे सोय नीट न केल्यास त्या मुळे प्रदूषित झालेल्या पाण्याच्या वापरामुळे जठर आणि आतड्यांचे रोग संभवतात दुसरं रासायनिक खते शेतीपासुन अधिक उत्पन्न व्हावे या साठी शेत जमीनीत रासायनिक खतांच्या उपयोग केला जातो हि खते रोग जोराच्या पाऊस पडल्यास ओहळ जल प्रवाह यातून नद्यांना व परिणामी समुद्राला मिळतात पाण्यात वाहून आलेल्या या रासायनिक खतांमुळे जल प्रदूषण होते जमिनी वरील रासायनिक खतें द्रावाच्या रुपात पाजरूप पाजरुन भूजल साठ्यात मिसळून भूजल प्रदूषित होते काही वेळा रासायनिक खतातील उर्वरित भागाच्या पाजरूप पाजरुन भूजल साठ्यात मिसळून भूजल प्रदूषित होते उपयोग शैलवालांच्या पोषणासाठी होतो त्यामुळे शैलवालांची वाढ उपयोग शैलवालांच्या पोषणासाठी होतो त्यामुळे शैवालांची वाड जलद व दाट होते मात्र इतर वनस्पतींची वाढ राहून जाते तसेच माश्यांना धोका पोहचतो कालांतराने इष्ट प्रमाणात पोषक द्रव्ये न मिळाल्यास ते पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतात या कुजलेला शैवाल्यांमुळे पाण्याला दुर्घन्धी सुटते तिसर ते पाण्यातील ऑक्सिजनशोषून घेतात कार्बनीय रसायन आधुनिक शेती मध्ये कीटक नाशके कवक नाशके तण नाशके

मिसळल्यास जल प्रदूषणाच्या धोका निर्माण होतो खनीज द्रव्य व रासायनिक अपिष्टे कारखान्यातून बाहेर पडलेले अपिष्ट पदार्थ जलाशयात सोडल्यास त्यातील पाणी प्रदूषित होते व मॅग्नेशियम यांचे क्षार पाण्यात विरघळल्यास ते पाणी कठीण बनते अश्या पाण्याच्या उद्द्योगासाठी व पिण्यासाठी उपयोग होत नाही औद्योगिक अपिष्टातील विषारी रसायने पाण्यात मिसळल्यास त्या जलाशयातील जैविक क्रियानमध्ये बदल घडून येतात काही रसायनांच्या प्रभावाने ते पाणी अपलीय होते अश्या पाण्यामुळे जलाशयातील सजीवांच्या नाश होतो भारतात कागद लगदा वस्त्र रसायने इत्यादि उपयोग जल प्रदूषणश कारणीभूत आहे पाचव सांड पाण्यातील पानलोटातील गाळ त्या ज्या पाण्यातील गाळामुळे जलाशय गढूळ होतात गाळाचे थर जमा होतात कधी कधी जलाशय गाळाने भरून जातात जलप्रवाहात

सुश्म जीव निर्माण होतात त्यामुळे काही अंशी गाळाचे अपघटन होते मात्र ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात खर्ची पडतो व हवे कार्बन ऑक्सिजन प्रमाण वाढते विनॉक्सिजीवी सुष्म जीवानमूळे हैड्रोजेन सल्फाईड हा वायू पाण्यात मिसळतो त्या मुळे सर्व दुर्गंधी पसरते कीरोत्सारि पदार्थ कीरोत्सारि अपिष्टांचे विल्लेवाट लावण्यासाठी ती जलप्रवाहांच्या मदतीने विरळ करून विरळ करून विखुरली जातात हि अपिष्टे जलप्रवाह किंवा समुद्र मिसळल्यास तेथील पाणी प्रदूषित होते उष्णता सातवा उष्णता पाण्याचे निरीक्षण करणार अह

सयंत्रे अश्या अधिक प्रमाणात पाण्याची गरज असणाऱ्या आस्तनपानातून बाहेर पडणारे पाणी अति उष्णते हे पाणी इतर जलाशयात सोडल्यास औष्णिक प्रदूषण होते अश्या अनैसर्गिक उष्णतेमुळे तेथील पाण्यातील सजीवांच्या जीवन चक्रास बाधा येते व परिसंस्थेचे संतुलन बिघडते महाराष्ट्राल जल प्रदूषण रोखण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहे नद्यांतील पाण्याच्या दर्जाचे संय्यन संय्यन संययांत्रिकरण अट्ठेचाळीस ठिकाणी नियमितपणे केले जात या अट्ठेचाळीस पैकी पस्तीस ठिकाणी पाण्याचे दर्जा खालावलाचे आढळले आणि महाराष्ट्र राज्याने एकूण महाराष्ट्र राज्याने एकोणीशे पंच्यानऊ मध्ये राष्ट्रीय नदी कृती आरा खडा तयार केला असून नागरी व घरगुती सांड पाण्यामुळे होणारे जल प्रदूषण कमी करणे हा त्या मागील मुख्य उद्देश आहे या योजनेने अंतर्गत सांड पाणी अडवणे सांड पाणी प्रक्रिया केंद्र उभारणे नधी घाटच्या विकास करणे कमी खर्चाचे स्वच्छता गृह बांधणे इतर योजना हाती घेण्यात आले आहेत जल प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपयोजना सुचविणे व राज्याच्या सहकार्याने राबविणे या साठी भारत सरकारने राष्ट्रीय जल दर्जा मौल्ल्याकंन प्राधिकरण नियुक्त केले आहे पृथ्वीवरील जीवनासाठी पाणी हा सर्वात महत्वाचा घटक आहे. पाणी माणसांसाठी जेवढे महत्वाचे आहे, तेवढेच ते प्राण्यांसाठीही महत्वाचे आहे. पाणी आपल्याला केवळ जगण्यासाठीचं मदत करत नाही, तर आपल्या दैनंदिन कमासाठी देखील आवश्यक आहे. पाण्याला दुसऱ्या शब्दात जीवन असेही बोलले जाते. पाणी नाही तर कोणताही सजीव या पृथ्वीवर जगु शकत नाही. जेव्हा आपण त्याचा विचार करतो, तेव्हा त्याचे अनेक उपयोग आहेत. आपला बहुतेक ग्रह पाण्याने व्यापलेला आहे. म्हणूनचं पाणी आपल्या पृथ्वीवर seventy three percent आहे. परंतु ते सर्व पाणी आपण वापरू शकत नाही. बहुतेक पाण्याचा साठा हा समुद्राने व्यापलेला आहे. आणि त्याचा मानवी जीवनात

यामुळे पाणी आपण काटकसरीने वापर केला पाहिजे. आपल्या देशात सध्या सुरु असलेली पाण्याची टंचाई लक्षात घेता पाणी वाचवणे आणि पाणी जपूण वापरणे हि काळाची गरज बनली आहे. व आपण पाणी हा सर्वाच ठिकाणी use होतो. मानवी जीवन, कारखाने, बांधकाम आणि अनेक ठिकाणी पाण्याशिवाय

मुबलकपणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्याचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. व्यतिरिक्त उद्योग

Thermal power plants स्वतःला उर्जा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापरतात. शिवाय पाण्याचा घरगुती वापर मागे ठेवता येणार नाही. सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनात आणि महत्वाची भूमिका बजावतो. म्हणजेच पिण्याच्या पाण्यापासून भांडे धुण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पाण्याची गरज असते. त्यानंतर वनस्पतींना जगण्यासाठी आणि अन्न तयार करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यांना वाढण्यास मदत करणारा हा एक महत्वाचा घटक आहे. त्यामुळे मानव प्राणी आणि वनस्पती यांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पाणी वाचवण्याची गरज आपल्याला आता भासत आहे.

पाण्याचा अपव्यय टाळण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. जसे कि, सुरुवातीला सर्व घरांची गर्दी तपासणे आवश्यक आहे. प्रत्येक थेंब मौल्यवान असल्याने

लोकांनी बादल्यांना प्राधान्य द्यावे. व shower use न करता ते बादल्यांनी अंघोळ केली पाहिजे. हि वैशिष्ट सवय बहुतेक घरांमध्ये सामान्य आहे. लोक दात घासतांना आणि भांडी धुतांना नळ बंद करत नाहीत, हे करतात नेहमी नळ बंद करण्याचे लक्षात ठेवा. त्यामुळे आपले पाणी जास्त waste होणार नाहीत. व पाण्याची बचत होईल. तसेच सर्व घरांमध्ये rain water harwasting system ला प्रोत्साहन दया. हे पाणी वाचवण्यास मदत करू शकते, असे पूर्वी कधीही नव्हते.

त्यांना पाणी हवे असेल तेवढेच पाणी दया. अनेक लोकांना त्यांच्या बागेला दिवसातून दोनदा पाणी देण्याची वाईट सवय असते. पावसाळ्यात बागेला पाणी देऊ नका. हिवाळ्यात पंधरवाळ्यातून एकदा पाणी देणे, पुरेसे आहे. जसे कि थोडक्यात, माणसाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. पण अतिवापर आणि अतिकाळजी केल्यामुळे पाण्याचा साठा कमी होत आहे. या समस्यांचा सामना करण्यासाठी, प्रत्येक नागरिक आणि सरकारने एकत्र येणे आवश्यक आहे. म्हणून सर्वांनी मिळून एक निर्णय घेऊन, सर्वांनी सोबत येऊन, पाण्याचा वापर उपयुक्त पद्धतीने व कमी केला पाहिजे. सर्व भागांना समान पाणी मिळेल, याची सरकारनी काळजी घावी. दुसरीकडे नागरिकांनी त्याचा हुशारीने वापर करणे आणि विनाकारण पाणी वाया न घालवणे,

पाहू शकतो. जसं की, मानवासाठी पाण्यासाठी असलेला उपयोग पाहून आपण सतत म्हणत असतो कि, पाणी हेच जीवन आहे. पाण्याचे महत्व आपण आणि व उपयोग खूप आपल्या जीवनात आहे. पाणी हेच जीवन. हे आपण कसे काय जाऊन घेऊ शकतो? त्यासाठी आपल्या जीवनात पाण्याचा असलेला उपयोग आणि महत्व सर्व प्रथम समजले पाहिजे. पाणी नसते तर? अशी कल्पना जरी केली तरी, पाणी हेच जीवन आहे. याचा प्रत्यय येऊ शकेल. निसर्गात सुद्धा पाण्याच्या मदतीने जलचक्र प्रक्रिया घडून येत असते. समुद्रातील आणि इतर भूभागातील पाण्याचे बाष्पीभवन सूर्य प्रकाशामुळे होत असते. त्याचा परिणाम म्हणून, थोड्या शीतल वातावरणामुळे पाउस पडत असतो. पृथ्वीवर माणूस आणि इतर सर्व सृष्टी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्याला सकाळी उठल्यापासून, रात्री झोपेपर्यंत पाण्याची नितांत गरज भासत असते. त्यामध्ये पाणी पिणे, अंघोळ करणे, स्वयंपाक करणे, कपडे धुणे, घर आणि परिसर स्वछ करणे यासाठी पाणी वापरात येत असते. पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी, हे वर्षभर विविध पाण्याच्या स्रोतात साठून राहते. तसेच मानवाने विहिरी

अशा नदीच्या पाण्याचा उपयोग शेती सिंचण आणि पिण्यासाठी होत असतो. मानवाने नेहमी वाहत्या पाण्याचा उपयोग छान केलेला आहे, कारण वाहते पाणी हे स्वछ असते. त्या पाण्याचा वापर दैंनदिन कामासाठी होऊ शकतो. पाणी हे सर्व मानव जातीला आणि पशुपक्षांना पिण्यासाठी उपयोगात पडलेले आहे. पाणी हे सर्व मानव जातीला आणि पशुपक्षांना पिण्यासाठी उपयोगात येते असल्याने त्याचे शुद्धमतम स्वरूप गरजेचे असते. तर आणि आहारतज्ज्ञ देखील असा नेहमी सल्ला देतात कि, शुद्ध पाणी प्या. आजारी असल्यास पाणी उकळून प्या. पाणी शुद्ध अथवा उकळून पिल्याने आपल्या शरीरातील

विघातक परिणाम जाणवतो. पाण्याचा वापर आपण इतर हि पदार्थ औषधे रसायने बनव्यासाठी करत असतो. तसेच आपल्या परिसराची स्वच्छता पाण्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने राखली जाऊ शकते. तसेच इतर पाळीव प्राणी व जनावरे ह्यांसाठी सुद्धा आपण उत्तम पाण्याची सोय करून ठेवत असतो. पाण्याचे उपयोग पाहता पाणी असे तत्व आहे, ज्याची मानवी जीवनात आणि निसर्गात अत्यंत आवश्यकता आहे. संपूर्ण पृथ्वीवर जेवढा पाण्याचा साठा आहे, तेवढ्याचं प्रमाणात आपल्या शरीरात देखील पाणी आहे. भौतिक जीवन जगत असतांना पाणी अत्यंत गरजेचे आहे. एकवेळ जेवण नसेल तर, माणूस जिवंत राहील. पण पाण्याशिवाय जिवंत राहू शकणार नाही. त्यामुळे निसर्ग पशुपक्षी आणि मानव ह्यासाठी सर्व पाणी खूप गरजेचे आहे. त्यामुळे पाणी आपण खूप काटकसरीने वापर केला पाहिजे. व पाणी हे जगण्यासाठी खूप गरजेचे आहे पाणी हे निसर्गाने दिलेली सर्वांत महत्वाची देणगी आहे. त्यामुळे पाणी आपण नीट वापर केला गेला पाहिजे. Hello सोनाली कशी आहेस? होय, मी ठीक आहे. तू ठीक आहेस का? होय, मी ठीक आहे. सोनाली तुला काही विचारायचं होतं. अरे मला काय सांगू नका. मी आमच्या college च्या ऐतिहासिक विभागाच्या वतीने कामाच्या~ ला जाईल. दोन मुली बेपत्ता आहेत आणि मीना गेली तर त्यांचा श~ शोध घेता येईल. मीनाला जायचं आहे. तू पण जाशील का? पण मी आसामी बिकाघरला गेले, तर तुला सांगेन, हे तू ऐकलं नाहीस का?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 तुम्ही जिथे जात आहात, तिथे कामाख्यात काय आहे नेमके? तुम्हाला माहित आहे? कामाख्या जुन्या वर्षाने भरलेलं आहे. कामाख्या हे जुने ऐतिहासिक केंद्र म्हणून ओळखलं जातं.

त्या जिल्ह्याचे नाव कामरूप ठेवले गेले. आणि कामाख्या मंदिर कसे बांधले गेले, हे तुम्हाला माहित आहे? मला सांगा, कामाख्या मंदिर कसे बांधले गेले? पुराणात असे म्हटले आहे, जेव्हा महादेवाची पत्नी सती होती, तेव्हा सतीचे वडील दक्ष यांनी मोठा यज्ञ केला होता. सर्व प्रजा, ऋषी, त्यांचे कुटुंब, अगदी भगवान नारायण, ब्रह्मा, लक्ष्मी आणि सर्व देवदेवतांची उपस्थित होते. पुढे काय झाले? सांग ना. तारा नंतर महादेव शक्तिशाल

सती हा अपमान सहन करू शकत नाही आणि स्वतःला अग्नीत जाळून घेते. संपूर्ण विश्वाचा नाश होऊ लागतो. महादेवाची ही अवस्था पाहून सर्व देवतांचा फार व्या~ व्याकुळ झाले आणि मग जेव्हा भगवान नारायणने, सतीच्या प्रेमात ब्रह्मास्त्राचे तुकडे केले, तेव्हा सतीचे शरीर सर्वत्र पडते. जे तेथे, जे तेथे शक्तिपीठाच्या रूपाने मंदिर स्थापन झाले. पण आमच्या गुवाहाटीत, सतीची शक्ती काय आहे?

त्यामुळे कामाख्या मंदिर हे ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखले जाते. कामाख्या मंदिरांबद्दल थोडं सांगा? कामाख्या ही हिंदू धर्माची तांत्रिक देवी आहे. नीलाचल पर्वत हे त्यांचे निवासस्थान आहे, त्याला काली किंवा महात्रिपुरा म्हणून ओळखले जाते. कामाख्या ह्या शब्दाचा अर्थ, जी~ जी प्रसिद्ध देवी आहे आणि सोळाशे पंचेचाळीसमध्ये त्याची निर्मिती झाली. सोळाशे पंचेचाळीसमध्ये बांधलेले सध्याचे मंदिर जिथे त्यांची पूजा केली जाते. कामाख्या मंदिर वनन्त शक्तिपीठांपैकी एक आहे आणि जगातील सर्वात महत्वाचे शक्तिपंथ मंदिरांपैकी एक

हे आसाम मधील कामोरी जिल्ह्यातील गरवाहटीच्या नीलांचला टेकड्यांमध्ये आहे. कामाख्या मंदिर हे आसाममधील एक प्राचीन, ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. हे भारतभर पसरलेल्या एक्कावन्न देवीपीठांपैकी एक आहे. नीलांचाल टेकड्यांवर वसलेले हे कामाख्या देवीचे मंदिर अ~ मंदिर आसाम आणि संपूर्ण भारततातील सर्वांत प्रसिद्ध आहे. प्रभावशाली मंदिर मानले जाते. आपला इतिहास सांगतो कि कोच राजा भीष्मसिंह गुवाहाटीच्या नीलाचल टेकड्यावर वसलेले कामाख्या पीठे वाचवली अ~ आणि ते तिथे मंदिर बांधली. हे कामाख्या मंदिर कोणी बांधले? हे कामाख्या मंदिर प्रथम नका~ नरकासुराने बांधले होते. पुन्हा पुढे हा खड्डा भूमिगत झाला. नंतर डोंगरी लोकांनी मातीच्या स्तुपांना अं देवतांचे निवासस्थान मानले. या कामाख्या मंदिराबद्दल तुम्हाला काय माहिती आहे?

होय. दे.